आपल्यासमोर एक खूप मोठी बिल्डिंग ये.

नदीच पाणी आपल्याला स्थिर दिसतय आणि मंद लहरा दिसतेयत नदी मधी --

आपण बघू शकतात. आपल्यासमोर एक सुंदर अशी हॉटेल आहे.

हे हॉटेल दिसायला खूप सुंदर आहे.

आणि इथं आपण बघू शकतात खूप शांतता आहे इथ टेबल खुर्च्या ही आहे.

आपल्यासमोर एक पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंप मध्ये --

हा पेट्रोल पंप एक सुनसान रस्त्यावर आहे.